अअ एक माणूस पाहत आहे आणखी दुकांनाच्या आत मध्ये पेन पेन्सिल खोड रबर --

इथे लग्न होत असलेले चित्र दिसत आहे एक नवरी आहे नवर देव आहे फुलाने छान डेकोरेशन केलेल आहे नवरीच लाल ड्रेस आहे त्याच्यात तीने बांगड्या --

त्याच्या मध्ये खुप सार पाणी आहे आकाश दिसत आहे आणखी ऊन निघलेली आ--